ले टेक आणि बीमर वापरून सादरीकरण करण्याच्या प्रशिक्षणात आपले स्वागत
मी आधी तुम्हाला पडद्यावर दिसणारी योजना समजावून देते
इथे मूळ फाईल आहे इथे मी पीडीएफ ले टेक ही आज्ञा वापरून संकलन करीन आणि तयार होणारे उत्पादन या कोपऱ्यात दिसेल
आपण आधी इतर गोष्टी पाहून मग पुन्हा इथे परत येऊ
हे आधी करू
इथली पहिली पारदर्शिका या मूळापासून येते बिगिन फ्रेम एन्ड फ्रेम टायटल पेज
मुख्य पान हे शीर्षक लेखक व दिनांक देऊन निश्चित केले जाते
मी वापरत असलेला दस्तऐवज प्रकार बीमर हा आहे
आपण इथे दस्तऐवजाची सुरुवात केली
आता ही पहिली पारदर्शिका झाली दुसरी पाहू
ही रुपरेखा आहे ती कशी तयार होते160
बिगिन फ्रेम एन्ड फ्रेम ने एक पारदर्शिका बनते
फ्रेम शीर्षक ही रुपरेखा असते
ती येथे येते
मग मी नेहमी प्रमाणे आयटेमाइझ आज्ञा वापरते
तिसऱ्या पारदर्शिकेकडे वळूयात
ही पारदर्शिका ले टेक वरील अजून एका प्रशिक्षणाबद्दल आहे
ले टेक वरील अशी बरीच प्रशिक्षणे उपलब्ध आहेत
तुम्हाला ले टेक वापरणे अवघड जात असल्यास तुम्ही ती प्रशिक्षणे जरूर पहावीत हे मी सुचवते
ही प्रशिक्षणे विंडोज मध्ये लेटेक कसे बसवावे चालवावे व वापरावे ते सांगतात
आणि फॉसीइन वापरून ती कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही आशावादी आहोत
इथे हे संपले हे या पारदर्शिकेचे मूळ आहे
आपण दस्तऐवजाच्या शेवटी पोचलो हे तुम्ही पाहू शकता
बीमर वापरून हा दस्तऐवज अधिक आकर्षक करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या अनेक सुविधा मी आता तुम्हाला दाखवते
आपण आधी सुरुवातीला जाऊ
या फाईल मध्ये सर्वात वरती जाऊ
आता मी जे काही बदल ज्या काही सुधारणा या मध्ये करणार आहे त्या सर्व इथे
मी एका वेळी एक सुधारणा करुन ती समजावणार आहे
मी बीमर थीम स्प्लिट ही आज्ञा वापरली की काय होते ते पाहू
हे मी कट करते पुन्हा इथे परत येते
आता मी सेव्ह करून संकलित करते
पीडीएफ ले टेक बीमर
आता इथे क्लिक करते तुम्ही इथे तयार झालेले एक निशाण आणि इतरत्र तयार झालेली निशाणे पाहू शकता
इथेही ठीक आहे
आता आपण इथे येऊ आणि हे पॅकेज वापरू
आता बीमर थीम शॅडो वापरू
मी हे कट करते येथे जाते पेस्ट करते
हे सर्व दस्तऐवजाच्या आज्ञेपूर्वी पेस्ट केले आहे
मी हे संकलित करते
ठीक आता आपण पाहू की मी हे क्लिक केल्यावर काय होते
हे मोठे झाले
तुम्ही पाहू शकता की येथील रंग बदलला आहे
म्हणजे हे बीमर थीम शॅडो या आज्ञेमुळे झाले
अशी बरीच पॅकेजेस आहेत मी त्यापैकी काहींची इतर वैशिष्ट्ये समजावून देणार आहे
इथे लिहिल्याप्रमाणे आम्ही पुढील वाचनासाठी काही संदर्भ देणार आहोत - रेफरन्सेस फॉर फर्दर रीडिंग
या भाषणाची रुपरेखा पुढीलप्रमाणे आहे
आपण काही काळ शीर्षक पान लेखकाचे नाव रंग चिन्ह या करिता देऊ
तुमच्या भाषणासाठी किमान चलचित्र दोन कॉलम आकृत्या आणि तालिका समीकरणे शब्दशः इत्यादी
ठीक तर मग आपण पुन्हा सुरुवातीला जाऊ
पुढील वैशिष्ट्य आहे लोगो
आता इथून लोगो कट आणि पेस्ट करू
हा सुद्धा बिगिन डॉक्युमेंट या आज्ञेपूर्वीच असावा लागतो
आता हा लोगो कसा दिसतो ते पाहू
आय आय टी बी लोगो
पीडीएफ ही फाईल उघडून पाहू
मी इथे हेच नाव देत आहे
मी हे उघडले की तुम्हाला कळेल की मी ज्या विषयी बोलत आहे ती चित्र फाईल हीच आहे
या आज्ञेमुळे एक सेंटीमीटर आकाराचा लोगो या कोपऱ्यात दिसेल
बघुया तर तो कसा दिसतो
इथे क्लिक करु
आयआयटी मुंबईचा लोगो इथे आला हे तुम्ही पाहू शकता
हा इथून पुढे प्रत्येक पानावर येईल
आता आपण ही अाज्ञा देऊ
सादरीकरणांसाठी कधी कधी सर्व अक्षरे मोठी करणे उपयुक्त असते
म्हणून मी याचा अंतर्भाव करतो कट पेस्ट
प्रत्यक्षात मी हे बिगिन डॉक्युमेंट आज्ञेपूर्वी देणे आवश्यक होते
मी हे सेव्ह करते
संकलित करते
आता मी हे क्लिक करताना नीट पहा सर्व अक्षरे मोठी होतील
ती मोठी झाली हे तुम्ही पाहू शकता
आता यानंतर मी येथील लिखाण सुधारणार आहे
उदाहरणार्थ हे येथे बऱ्याच गोष्टी भरण्याचा प्रयत्न करते
शीर्षक इथे येते लेखकाची माहिती इथे येते पण बरीच माहिती इथे येते आहे
कधी कधी मला इथे छोटे शीर्षक हवे असते
उदाहरणार्थ ही जागा पुरेशी नसते तेव्हा
मग मी काय करावे हा प्रश्न हे वापरून सुटतो
उदाहरणार्थ हे सलग शीर्षक आहे ते मी तोडतो
हे टायटल या आज्ञेनंतर यायला पाहिजे टायटल या आज्ञेनंतर आणि प्रत्यक्ष शीर्षकापूर्वी
मी हे इथे पेस्ट करते
तुम्ही पाहू शकता की मी जे पेस्ट केले ते चौकटी कंसात आले आहे
आपण हे सेव्ह करू
रन करू
मी तसेच करते हे क्लिक करते मी हे क्लिक केल्यावर या भागाचे काय होते ते पहा
शीर्षक बदलले हे तुम्ही पाहू शकता
मी फक्त खालचा भाग दिला आहे कारण मी तोच चौकटी कंसात ठेवला आहे प्रेझेंटेशन यूजिंग ले टेक अँड बीमर
मग मी लिहिले आहे एच स्पेस अर्धा सेंटीमीटर आहे
आता मी इथे पृष्ठ क्रमांक दिले
हे पहा १ तिरकी रेघ ३
मग २ तिरकी रेघ ३ तीन तिरकी रेघ ३ याप्रमाणे
यासाठी वापरा इन्सर्ट फ्रेम नंबर डिव्हायडेड बाय इन्सर्ट टोटल फ्रेम नंबर आता मी हीच गोष्ट लेखकाच्या माहितीसाठी करते
इथे येऊ
हे कट करू
आणि ऑथर नंतर हे येते
सेव्ह करू
संकलित करू
हे क्लिक करू
तुम्ही बघू शकता की कण्णन मौद्गल्य दिसू लागले
हेच मी चौकटी कंसात दिले होते
आता हे प्रत्येक पानावर येईल
आता आपण पुढल्या पाठाकडे वळू
हा समीकरणे अंतर्भूत करण्यासाठी आहे
ही सर्व गोष्ट एका चौकटीच्या स्वरूपात आहे एक संपूर्ण चौकट
आता मी काय करते हे सर्व कट करते
इथे परत येते या दस्तऐवजाच्या शेवटी जाते
सेव्ह करते
अशा प्रकारे मी एक नवीन पारदर्शिका तयार केली
आता ती कशी दिसते ते पाहू
इथे ही चौकट सुरू होते
हे संकलित करू आता इथे चार पाने दिसली पाहिजेत
अजून इथे तीनच दिसत आहेत मी पुन्हा एकदा क्लिक करते आता इथे चार झाली
ही समीकरण असलेली पारदर्शिका आहे
मी समीकरण कसे लिहावे हे समजावणार नाही आहे
समीकरणे कशी लिहावी हे सांगणाऱ्या अन्य एका प्रशिक्षणात हे मी समजावून दिलेले आहे
मी फक्त इतकेच केले की त्या ले टेक दस्तऐवजात गेले कट केले आणि ते इथे पेस्ट केले
आणि अर्थातच त्या समीकरणातले सर्व आकडे मी काढून टाकले आहेत
तसेच रंग ठळक करणे तुमच्यासाठी कधी कधी उपयुक्त ठरेल
उदाहरणार्थ मला हा रंग निळा हवा आहे मी त्यासाठी हे करीन
आज्ञा आहे कलर ब्ल्यू मग मी हे बंद करीन
सेव्ह करीन
संकलित करीन
आणि इथे क्लिक करीन
पहा हे निळे झाले आहे
म्हणजे तुम्ही समीकरणातले आकडे सांगण्या ऐवजी निळ्या रंगातील समीकरण पहा असे म्हणू शकता किंवा मास बॅलन्स समीकरण पहा म्हणू शकता किंवा अन्य काही
तुम्ही असे काहीतरी म्हणू शकता की जे लोकांच्या सहज लक्षात राहील
आता आपण यामध्ये चलचित्राचा परिणाम निर्माण करूयात
ते पायरी पायरीने कल्पना समजावून देण्यास उपयुक्त ठरेल
मी हे कट करून इथे पेस्ट केले
आता हे कसे दिसते ते पाहू
प्रथम हे संकलित करू आणि काय होते ते पाहू
हे पत्रलेखनाच्या प्रशिक्षणामधील आहे
ही माहिती पण तेथे आहे
मी फक्त एकच बदल केला आणि तो म्हणजे बिगिन एन्युमरेट आणि एन्ड एन्युमरेट यांच्या मध्ये मी हे आयटेम प्लस मायनस अलर्ट टाकले
हे काय करते ते आपण पाहू
मी येथे पॉज ही आज्ञा दिली हे तुम्ही पाहू शकता ते इथे थांबते
आता बिगिन एन्युमरेटची सुरूवात होते
मी आता पुढे जाते
पेज डाउन पुढील पान पुढील पान पुढील पान
मी खाली जात असताना तुम्ही पाहिले असेल की अद्ययावत माहिती लाल रंगात आहे तर इतर सर्व माहिती सामान्य असलेल्या काळ्या रंगात आहे
मी या दस्तऐवजाच्या शेवटी पोचले आहे
हा थोडक्या वेळात माहिती प्रदर्शित करण्यासाठी तुमच्या सादरीकरणामध्ये चलचित्राचा परिणाम निर्माण करण्याचा एक साधा सोपा मार्ग आहे
यानंतर मला लक्षवेधी रंग निळा करायचा आहे
उदाहरणार्थ येथे लक्षवेधी रंग लाल आहे त्याला लक्षवेधी रंग म्हणतात
मला हा रंग निळा करायचा आहे
म्हणजे तो मी निवडलेल्या या रंगाशी जुळणारा होईल
मी इथे येते व हे कट करते
हे या दस्तऐवजाच्या सुरुवातीला बिगिनींग डॉक्युमेंट आज्ञेपूर्वी जाऊदे
मी हे संकलित करते हे क्लिक करताना तुम्ही पाहू शकता की लक्षवेधी रंग निळा झाला आहे
हे सेट बीमर कलर अलर्टेड टेक्स्ट या आज्ञेमुळे शक्य होते
पृष्ठ भूमी चा रंग निळा करा एफ जी इक्वल्स ब्ल्यू
मी आता तुम्हाला संपूर्ण दस्तऐवजाचा रंग बदलणे किती सोपे आहे ते दाखवते
मी इथे येते या तिरक्या रेघेनंतर दस्तऐवज प्रकारात बीमर या शब्दापूर्वी मी ब्राऊन लिहिते

सेव्ह करते
संकलित करते
तुम्ही पाहू शकता की ते तपकिरी झाले
खूप काम करण्याची गरज नाही
मी आता काय करते याचा मूळ रंग पुन्हा देते
सामान्य रंग निळा असल्यामुळे मी पुन्हा ते टंकित करणार नाही

पुन्हा निळा रंग आला
आता इथे येऊ मी हे खोडते
मी आता आकृत्यांचा अंतर्भाव करते
कट करू
इथे येऊ
याच्या शेवटी जाऊ
सर्वात शेवटी
हे संकलित करू आता पुढच्या पानावर जाऊ
इथे अाकृतीचे उदाहरण येथे दिलेले आहे
आकृती अंतर्भूत करण्यासाठी काय करावे लागेल
काही महत्वपूर्ण सूचना आहेत
त्या आपण नंतर पाहू
हे कट करू
पेस्ट करू
संकलित करू
हे तयार झाले
अाकृती अंतर्भूत करण्यासाठी काही युक्त्या
आपण जिथे आकृती तयार केली त्या मूळ जागी जाऊ
आपण आकृती अशी तयार केली
मग सूचना काय आहेत
सादरीकरणामध्ये तरंगती संरचना वापरू नका उदाहरणार्थ ले टेक दस्तऐवजामध्ये आवश्यक आकृती करता बिगिन फिगर एन्ड फिगर या आज्ञा वापरू नका तुम्हाला आकृती अंतर्भूत करण्याबाबत अधिक जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही तालिका आणि आक्ृत्यांसंबंधीचे प्रशिक्षण पहाणे उपयुक्त ठरेल
सध्या हे वापरू नका
थेट इन्क्लूड ग्राफिक्स वापरा
उदाहरणार्थ इन्क्लूड ग्राफिक्स ही आज्ञा वापरली आणि मी म्हटले की संपूर्ण अक्षरांची रुंदी वापरा आणि आय आय टी बी ही फाईल वापरा
बीमर मध्ये सर्व आवश्यक पॅकेजेस येतात तुम्हाला कोणते ही पॅकेज अंतर्भूत करण्याची गरज नाही फक्त पॅकेज वापरा ते आधीपासून आहेच
आणि आता हे सर्व आपण मध्यभागी आणू
ही चौकट संपली
शीर्षक आकृती क्रमांक टाकू नका
पुन्हा लक्षात घ्या की लोक त्यातील अंक लक्षात ठेवणार नाहीत
तुम्हाला पूर्वी दाखवलेल्या एखाद्या आकृतीचा संदर्भ द्यायचा असल्यास ती परत दाखवा
अजून एक पारदर्शिका तयार करण्यासाठी तुम्हाला फारसे कष्ट पडणार नाहीत
आधी दाखवलेल्या पारदर्शिकेची कॉपी बनवा आणि एक पारदर्शिका बनवा
आता आपण या दस्तऐवजाच्या शेवटी आलो
आता आपण दोन स्तंभ कसे अंतर्भूत करावे ते पाहू
इथे येऊ
दस्तऐवजाच्या शेवटी जाऊया
सेव्ह करू
मी हे सोपे करण्यासाठी सध्या हे काढून टाकणार आहे
मी आता अशी आज्ञा देणार आहे की थोडी माहिती दाखवा
आता हे संकलित करू आणि काय होते ते पाहू
हे पहा मला दोन स्तंभ मिळाले
हे सेव्ह केलेले नाही म्हणून या चांदण्या दिसत आहेत
मी आता सर्वप्रथम हे सेव्ह करते
तुम्ही संकलन करण्यापूर्वी सेव्ह न केल्यास ही समस्या निर्माण होते
तुमची तयार होणारी पीडीएफ फाईल आणि मूळ फाईल या असंबद्ध होतात
आता हे संकलित करू
इथे येऊ
आता तुमची मूळ फाईल याच्याशी जुळते
हे मी मध्यभागी घेते
चौकट शीर्षक दोन स्तंभ मी वापरत असलेली आज्ञा आहे मिनि पेज मी हे मध्यभागी घेत आहे आणि मी अक्षरांची रुंदी ४५ टक्के ठेवत आहे
बिगिन एन्युमरेट
हे दोन आणि मग एन्ड एन्युमरेट
पूर्वीप्रमाणे मी लक्षवेधी बनवतो
हे दोन्ही पहा
हा या दस्तऐवजाचा शेवट आहे
मी आता इथे येऊन हे सर्व काही इथे शेवटी जोडते
इथे पूर्वीचे मिनी पेज संपले आहे
आता मी अजून एक मिनी पेज बनवून तेथे आय आय टी बी टाकते आपण यापूर्वी पाहिलेले चित्र
इथेही मी ४५ टक्के आकारमान वापरत आहे
हे आपण संकलित करू
त्याआधी हे सेव्ह करूया
आता मी हे क्लिक करते
हे पहा आले
पण त्यात एक छोटी समस्या आहे की मी जेव्हा हे पान पहाते तेव्हा मला मुद्दा आणि आकृती हे दोन्ही दिसते
आकृती नंतर येते तरीही तो ती दाखवतो कारण मी ले टेक ला आकृती नंतर दाखव हे सांगितलेले नाही
हे आपोआप आहे
तुम्ही हे सांगणे गरजेचे आहे की माहिती आधी दाखव आणि आकृती नंतर दाखव
पण आपण हे कुठेच सांगितले नाही
आपल्याला अशा चुका टाळण्यासाठी सावध रहाणे आवश्यक आहे
हे सोडवण्याचा एक मार्ग म्हणजे पॉज ही आज्ञा देणे

हे मी संकलित करते
रक्षित करते
आता हे ठीक झाले
हा प्रश्न सुटला
पहिले दुसरे आणि मग अजून एक हे एकदा झाले आणि तुम्ही पहाल की हा प्रश्न सुटला
चला तर आता इथे येऊ
पुढील बाब आहे तालिका
हे रक्षित करू
हे संकलित करू
तुम्ही पाहू शकता की तालिका दिसू लागली
मी तुम्हाला तालिका कशी तयार करावी हे सांगणार नाही कारण ते तालिकांवरील प्रशिक्षणात दिलेले आहे
मी फक्त ते कट करून इथे पेस्ट केले
चौकटीच्या सुरुवातीला जाऊ
ही आपण पूर्वी वापरलेली तालिका आहे
मी फक्त ती कट आणि पेस्ट केली
तुम्ही पाहू शकता की बिगिन टॅब्युलर आणि एन्ड टॅब्युलर मध्यभागी िदसत आहेत
यासाठी काय सूचना आहेत
त्या सूचना आकृती साठी असलेल्या सूचनांप्रमाणेच आहेत
आता त्या पण पाहू
सूचना अशा आहेत
मी हे संकलित करते
हे पहा पुढे चला
पुन्हा एकदा आपण तरंगती संरचना वापरणार नाही
तालिकांवरील प्रशिक्षणामधे आपण तालिका संरचनेमधे आपण तालिका ठेवतो
तालिका संरचना ही तरंगती असते ती इथे अंतर्भूत करू नका
हे थेट तिथे ठेवा
उदाहरणार्थ आपण हे थेट मध्य संरचनेत ठेवू
शीर्षक तालिका क्रमांक इत्यादी देऊ नका त्याची गरज भासल्यास कॉपी करा
चलचित्र कसे होतो ते मी इथे सांगते
या पारदर्शिकेमधे हे भिन्न रंगानी लक्ष वेधत नाही
आपण पूर्वी लक्ष वेधण्यासाठी निळा रंग वापरला आहे
हे का होते
कारण आपण इथे वेगळी संरचना वापरली आहे
बिगिन आयटेमाइझ व एन्ड आयटेमाइझ च्या दरम्यान आपण आयटेम प्लस मायनस वापरले
पूर्वी आपण लक्ष वेधणे हा शब्द वापरला होता
तो आठवा
आपण तो आता वापरत नाही
त्यामुळे हे काळ्या रंगात येते
चलचित्र अंतर्भूत करण्याचा हा सोपा मार्ग आहे
तुम्ही हे निवडू शकता
म्हणून मी हे इथे लिहिले आहे
आधिच्या पारदर्शिकेमधील विविध चलचित्र दाखवा
आता याचे हस्तपत्रिकेत रूपांतर करणे आवश्यक आहे
तुम्ही हे छापण्याचा प्रयत्न केला तर इथे असलेले सारे फक्त १० पाने असताना २४ पानांमधे छापले जाईल
इथे फक्त १० चौकटी आहेत पण पाने मात्र २४ आहेत
हे करण्याचा एक मार्ग म्हणजे हँडआउट ही कळ वापरणे

मी हे केले
आता संकलन करते आता फक्त १० पाने राहिली
पुन्हा एकदा हे संकलित करू
आता चलचित्र राहिले नाही
पुढले पान पुढले पान पुढले पान पुढले पान पुढले पान आणि पुढे
मला हा रंग बदलायचा असला तर मग पुन्हा तपकिरी ही आज्ञा द्या
तुम्ही पाहू शकता की तो बदलला गेला
प्रत्येक कार्यक्षेत्र सीमे नंतर स्वल्पविराम देणे आवश्यक आहे
मी हे परत निळे करते संकलित करते
कधी कधी आपल्याला शब्दशः पर्यावरण वापरावे लागते
मी उदाहरणा दाखल हे घेते
इते जाऊ शेवटी जाऊ
रक्षित करू
इथे शब्दशः ला सुरुवात होते
तुम्ही पाहू शकता की शब्दशः नि र्माण झाले
इथे मी सायलॅब मधील काही अाज्ञा वापरून हे प्रदर्शित केले
मी इथे रंग निळा केला आमि इतरही काही केले
तुम्हाला एकच करायचे आहे ते म्हणजे बिगिन फ्रेम चौकटी कंसात लिहा फ्रजाइल
तुम्ही हे केले नाहीत तर समस्या निर्माण होईल
तरा आता हे पहा
आपण परत येऊ आणि हे तपासू
मी हे खोडते
रक्षित करते
संकलित करते
हे सांगेल की काहीतरी चुकले आहे
आता परत हे लिहू फ्रजाइल
रक्षित करू
इथून बाहेर पडू
पुन्हा संकलित करू
हे आाता व्यवस्थित आले
बीमर प्रकारात बरीच माहिती आहे
इतर गोष्टींबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळेल
म्हणून मी इथे काही माहिती दिली आहे आपण सर्वात खाली जाऊ
अावश्यक असलेली अधिक माहिती कुठून मिळवावी हे या पारदर्शिकेत दिलेले आहे
आपण हे संकलित करू आणि नीटपणे पाहू
बीमर करता अधिकारिक स्त्रोत म्हणजे बीमर यूजर गाईड डॉट पीडीएफ
मी हे या ठिकाणी ठेवले आहे परंतु हे बीमर प्रकल्पाच्या संकेतस्थळावर बीमर प्रकार विकासकांनी ठेवलेले आहे
मी हे उतरवून धेतलेले आहे पण हे आधी सांगितलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
हे मार्गदर्शक एकूण २२४ पानांचे आहे
ते फारच मोठे आहे
मला इथे दाखवायचे आहे की तुम्ही इथली माहिती थेट वापरू शकता
आपण इथे येऊ
पहिल्याच पानात लेखकाने सोप्या पारदर्शिका कशा बनवाव्या हे सांगितले आहे व त्यांचे मूळ सुद्धा दिलेले आहे
आपण हे कट करू कॉपी करू मी हे लहान करते
मी या दस्तऐवजाच्या शेवटी जाते
पेस्ट करते
रक्षित करते संकलित करते
आता आपण पुढल्या पानावर जाऊ
तुम्ही पाहू शकता की तिथे असलेले सारे इथे आले
इथे लेखकाने प्रमेय पर्यावरण वापरलेले आहे
बिगिन थिअरम एन्ड थिअरम येथे येते
लेखकाने चौकट उपशीर्षक वापरले आहे ते इथे लहान अक्षरात दिसते
मग बिगिन प्रूफ आणि एन्ड प्रूफ या आज्ञा येथे येतात
लेखक लिहितो प्रूफ त्यामुळे एक नवीन चौकट उघडते त्याला प्रूफ डॉट हे नाव दिले
अशा रितीने हे पर्यावरण ठरवले जाते
लेखक लक्ष वेधण्यासाठी वेगळ्या गोष्टी वापरतो
आपल्याला हे पहायचे असल्यास परत जा हॅन्डआऊट काढून टाका म्हणजे चलचित्र दिसू शकेल
संकलित करा
आिता पान ३४ वर जाऊमागे जाऊन आता चलचित्र पाहू
हे पहा दिसू लागले
लेखकाने असे केले आहे की या दोन बाबींना एक क्रमांक दिला आणि इतरांना दोन व तीन दिला
दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुम्हाला हव्या असलेल्या बाबी पारदर्शिकेमध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या क्रमाने दिसू शकतात
अधिक तपशिलात जाण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नाही
मी तुम्हाला सुचवते की अधिक माहितीसाठी इथे दिलेले संदर्भ साहित्य तुम्ही जरूर वाचा
हे मार्गदर्शक अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे
बीमर दस्तऐवज प्रकारात अनेक उपप्रकार आहेत आणि तुम्ही त्यातील काही वापरून पाहू शकता
मी हे पुन्हा हॅन्डआऊट मधे बदलते
सादरीकरण मार्गाची एक अडचण आहे आपण आता हॅन्डआऊट मार्गाने जाऊ सादरीकरण मार्गात तुम्ही चलचित्र दाखवत असल्यास दस्तऐवज संकलित होण्यास फार वेळ लागतो
म्हणून शक्य तितका अधिक काळ तुम्ही हॅन्डआऊट मार्गाचा वापर करावा आणि तुम्हाला जेव्हा खरोखर गरज असेल तेव्हाच सादरीकरण मार्गाचा वापर करावा
अर्थात अखेरीस जेव्हा तुम्ही सादरीकरण कराल तेव्हा तुम्हाला सादरीकरण मार्गाचा वापर करावा लागेल
आणि तुम्हाला जेव्हा मुद्रण करायचे असेल तेव्हा तुम्ही हॅन्डआउट मार्गाचा वापर करा
आता शेवटाला जाऊ
आपण या प्रशिक्षणाच्या अखेरीस पोचलो आहे
आता आपण ऋणनिर्देश करु किंबहुना मी हे सर्व कॉपी करते इथे येते
ठीक आहे
या प्रशिक्षणासाठीचे अनुदान राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमातून आयसीटी द्वारा आलेले आहे
हे या कार्यक्रमाचे संकेतस्थळ आहे
या प्रशिक्षणात सहभागी झाल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते
आपल्या प्रतिक्रिया कृपया कण्णन डॉट आयआयटीबी डॉट एसी डॉट इन येथे जरूर कळवा
मी चैत्राली जोगळेकर आपली रजा घेते
पुन्हा एकदा धन्यवाद